त्यानंतर तुम्ही मंदिर बांधले नाही का?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

मग विश्वसिंगचा मुलगा नारायण याने आजूबाजूला विखुरलेल्या, साहित्यासह नष्ट झालेल्या कामाख्या मंदिराची पुनर्बांधणी सुरु केली. त्यांनी मेघमुकुंद सेनापतींना, कलाकार आणि कारागिरांना मार्गदर्शन केले. जुन्या खडकाचे दर्शनी भाग बांधता न आल्याने मेघमुकुंद यांनी सध्याचे विटांचे शिखर बांधले. बांधकामात सहभागी कलाकारां~ कलाकार आणि वास्तुविशा~ विशारद प्रामुख्याने बंगालच्या इस्लामिक स्थापत्य शैलीशी परिचित होते. त्यामुळे मंदिराची शिखरे फारशी उंच नसून घुमघाटाचा प्रभाव दिसू~ दिसून येतो. इथे सर्वाधिक भर अनुभवाची मळावर आहे. असे मानले जाते, कि या काळात देवी तिच्या वार्षिक मासिक पाळीतून जाते. जरा हा देवीच्या वार्षिक मासिक पाळीचा उत्सव आहे. ह्या श्रद्धेमुळे मंदिरातला रंग लाल रंगाकडे ओढला गेल्याचे दिसते.

होय. मंदिराला भेट देणे खूप चांगले होईल. आम्ही लवकरच ह्या कामाख्या मंदिराला भेट देणार आहोत.

असे म्हणतात, कि जेव्हा देवीला मासिक पाळी येते तेव्हा, तिच्या मूर्तीभोवती पांढरे वस्त्र पसरले जाते. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा कपडा लाल रंगाचा भिजलेलं असतं. नंतर हे कापड, प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटले जातं.

चोटी कामाख्या मंदिर, खूप दिलचस्पी आहे हे मंदिर. हम्म आ~ आ~ मंदिरात मंदिरात नाही देवीची मूर्ती. ह्या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. इथे देवीच्या य~ योनी भागाची पूजा केली जाते. मंदिरातला एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवले असते, तेथून जवळ जवळ एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या एकतर

होय. बापरे! हम्म सध्या शारदीय नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातो. त्यामुळे प्रमुख देवीच्या मंदिरात भक्तांची गर्दी के~ होत आहे. आसाममधील गुवाहाटी येथे

होय. खूप छान आहे ही तर कथा!

नमस्कार पायलजी, बोला.

तर तुमचा COVID nineteen कसा गेला? ते आम्हांला बोला. माझा COVID nineteen ची तर सध्या job च गेतली गेलेली माझी. अच्छा! हा! जसं कि माझं म्हणजे job गेलेली. जशी बघितली COVID मधीच. म्हणजे चांगली job मिळाली पण. तसं झालं. ते तर सर्वांची job गेली होती. COVID nineteen मुळे हा! म्हणजे तुम्ही पण पाहू शकता का COVID nineteen च्या मुळे कितींची job गेली, कित्येकचे business झोपले. job अं company अं company म्हणजे हा.

अन लोकांना खूप अं हा! लोकांना ना पण खूप वेळ हा म्हणजे issues झाले थोडे. जे पण झालंय. अन जसं कि तुम्ही पाहू शकता. ते तर आहेच! ते तर आहेच आणि job तर गेली. government ची GDP पण ख~ किती हा गेलं ते पण हे किती हाल झाले त्याच्यामुळे मग, किती आता त्या~ त्यामुळे आता future मध्ये म्हणजे present राहा. आता आता आताच्या आता तुम्ही पाहू शकता. सर्व नं price केवढा वाढवून टाकलाय. petrol petrol पहा किती होतं lockdown च्या आधी आणि आता पहा. आताचा काय भाव आहे petrol चा. भाव तर आता खुपचं आहे. government ने पण प चं अं GST पण बारा अजून वाढवले.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 त्याच्यामुळे आता तुम्ही पण पाहू शकता, कितीक अं कितीक अं म्हणजे आता पण, आता पण आज आजच्या तारीखमध्ये पण कितीक employee आहे. म्हणजे worker आहे ते अजून पण घरी बसून काम कर अं घरी घरी घरी आहे. कितीक नं घरी बसून आहेत. suicide केलीया. हा! कितीक नं हे job गेली म्हणून suicide केलीया. कितीक नं कसं म्हणजे जास्तचं नुकसान झालं, COVID nineteen च्या मुळे. पूर्ण जग अं country मध्ये problem झालायं.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

हा ना! त्याची family सध्या त्या time ला भुके मे~ अं भुके मेली आहे. तसं तसं condition झालं आहे. आणि bank वाल्यांन loan कोणी कोण कोणचे कोणचे employee चे loan तसेच होते. त्याचा bank वाल्यांन त्याच्यावर pressure केलं तर तिथून अं त्याची death झाली. म्हणजे आत्महत्या केली. त्याच्यामुळे आत्महत्या तर खूप झाली होती, COVID nineteen मध्ये. किती लोकांनी आत्महत्या केली. राहून पण किती लोकं मेले.

COVID nineteen च्या वर पण खूप लोकं मेले. ज्या ज्याने COVID nineteen झालं होतं.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

ते आता नवीन पण येतंय ना नवीन अं कोरोना व्हायरस वाढत बोलताय लोकं. आता नवीन third layer काहीतरी येत आहे. हा! आता मला मला लागतंय का, ला अं म्हणजे दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला पण same म्हणजे same condition ते झालं होतं. condition झाली होती. त्याच्यामुळे पण नाही सांगू शकत का हे confirm आलीच आहे. कोणाला आता confirm माहिती नाही, नुसतं आपल्याला हे news वरती माहिती पडते. हे news confirm असेल तर. तर आपण सांगू शकता का? हं बरोबर हे, बरोबर हे गोष्ट. lockdown झालं, आता कोणी कोणी ला कोणी कोणी दिसलं नाहीये मला पण. इथं मुंबईमध्ये तर मला आता आतापर्यंत ऐकू आलं अं ऐकायला आलं नाहीये अं म्हणजे असं कोणी कोणाला COVID nineteen झाला असं ऐकायला आलं नाहीये. तरीपण अं आपण आपली एक safety घेऊन booster एक vaccine घेऊन घ्यावी. त्याच्यामुळे कसं एक vaccine हा त्याचं कसं आपल्याला एक हा! Third vaccine पण येत आहे. बोलत आहे लोक. हा तेच! ते third vaccine चा use

माझं पण बाकी आहे. इकडे अं ये आलं नाहीये महाराष्ट्रमध्ये आतापर्यंत. नाही नाही नाही. अरे महाराष्ट्रमध्ये आला आहे. पण कसंय का ते अं कोण थोडी थोडी जरा वरचं आहे. जसं कि सांगू शकता, मुंबईला exact पाहू शकता तिथं आलं आहे. पर ते

अं कारण आता Third layer आलं नाय ना! Third layer आलं तर ते लोकं अं third vaccine पण बाहेर काढणार. ते ते अं तेव्हा आधी नाय काढणार. ते ते तेव्हा आधी नाय काढणार. अं ते पण अं ते आपल्याला तर तेच सांगायला पाहिजे का, third vaccine तर बारे अजून आला अं vaccine तर अजून येऊन गेला आहे. but कसंय ना, का COVID nineteen आलं का नाही आलं.

तर त्याच्याकरता आपली एक आपली एक safety घेऊन चालायची. आता तुम्ही पण आता कारण तुम्ही पण पाहू शकता, COVID nineteen च्या मुळे किती companies loss मध्ये जाऊन, Comapny पूर्ण नं बंद झाली. आणि त्यांची अं म्हणजे तिथं जे company मध्ये काम करत होते, ते worker कसे तेन

किती worker नं तर कितीक worker ला job भेटली कितीक ला नाही भेटली बारे. अजून पण job बघताय. almost अं तुम्हांला सांगू शकतो ना मी आता आमची young age आहे. त्याच्यामुळे आपल्याला job आरामात भेटते. पर ते कोणाची अं म्हणजे मोजून घ्या पस्तीस चालीस वयाची वाले माणसं असणार, त्याला तर job भेटायला गैरं राहणार. काऊन कि त्याला experience त्याला जास्त आहे. अन पगार पण पगार पण ते खूप जास्त मागतात, त्याच्यामुळे ते कसं होतं, का कोणी company पण लवकर घ्यायला करत नाही. हा! ते तर आहे, ते खरंच आहे. experience वाले लोकांना job भेटते, पण ते लोकं घेत नाही. कारण कि payment कम असतं. आणि त्यांना जमत नाही.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 नुसतं normally job पाहिजे. तर ते तसं समजून घेता.

काय करते, Project संपले कि परत काढून टाकतात. पण ते मग तसं करता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

Company पण loss मध्ये गेली आहे. तर obviously company च्या company पण त्याचे benefit पाहणार. ते तर आहे! company ला benefit नाही होणार तर company कशी चालणार? company बंद जाणार ना. हा! दुसरं कि हे GDP आपलं COVID nineteen च्या मुळे तुम्ही तुम्ही बघू शकतात. dollar चा गैर dollar चा भाव अं ते अं price त्या time ला केवढा जास्त. म्हणजे आता, आता च्या time ला किती जास्त झाला. काऊन काऊन कि ते COVID nineteen आलं, COVID nineteen आलं त GDP त्या time ला ते एकदम खालती गेलं. आणि ते recover साठी ते आता हे आता ते recover साठी normal करण्यासाठी आता ते dollar चे भाव सर्वे ते countryside म्हणजे असे असे price वाढवून टाकले आहेत त्यानं. सर्वे तुम्ही आता तुम्ही पहिले अं COVID nineteen च्या आधी तुम्ही दूध घ्यायला जात असणार. बरोबर? तर दूधची थैली त्या time ला वीस~ वीस बावीस भेटत होती. भेटत होती. same quantity same दूध. आता तुम्हांला सत्तावीस, अठ्ठावीस रुपयामध्ये भेटणार.

हा! हा, ते त्या त्याच्यामुळेच government चं तर त्याच्यामुळेच तर ते अं केलंय आता. कि कारण कि GDP खाली गेला आहे.

अं government हे नाय बघत आहे, कि लोकांच्याकडे पैसे नाय मिळतं. हा आता कसंय का government अं कसं बघतंय माहितीये का, एक म्हणजे normal बघतीये.

कि GDP अं कासकाय cover करू. पण government हे नाही बघत आहे, का जे गरीब माणसं आहे त्यांचे काय परिस्थिती आहे. एक time चं खा~ खा` खाण्यासाठी त्याला वांदे होतंय केव्हा केव्हा. अजून अजून आता पण आता पण तुम्ही पाहू शकतातचं.

तरी पण लोकं कसेबसे करून अं दिवस काढत आहे आता.

आता ते सर्व कर्ज उतारताय ते, धीरे धीरे. अन कितीक अजून पण कर्जामधी आहेत. तुम्ही पण पाहू शकता. हो! कितीक ह्या न इथून loan घेतलं तिथून घेतलं. Loan घेतल्यावर ते अं bank Bank वाले लोकं तर नाय बघतं अं लोकांकडे पैसे आहे कि नाय आहे. त्यांना तर त्यांचं काम कराय करत आहे, ते लोकं. पण government ला पण समजायला पाहिजे कि, GDP वाढवलाय ठीक आहे ना. कोणी कोणी जे अं वर व्यक्तीवर वाढवलं petrol वर वाढवला petrol वर ठीक आहे. पण खा~ खायच्या वस्तूंवर पण GST वाढवला आहे. हा! ते तर आहे आता, आता आपण पण एवढं आता आपण restaurant मध्ये पण जातो बाहेर. तिकडे रुपयाचं पंधरा रुपये केलंय. GST म्हणून. आणि ते लोकं पण पाठऊक होतात जे अं जे

भेटत होतं आता तो hundred मध्ये भेटतं आहे.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

आता तुम्ही पाहतात ना, almost पाच पाच रुपयाची price same आहे. मी मानतो price same आहे. But quantity आहे ना, त्याची quantity आहे ना हा. Quality पण नाही आहे आता.

Quality पण हा थोडी थोडी आता सांगू शकतो त्याच्यामुळे. COVID nineteen त्याच्यामुळेच ते होऊ शकतो का का company पण त्याचं profit पाहणार. COVID nineteen चा. त्याच्यामुळे अं कि हम्म COVID nineteen जर नसत आलं. तर quality पण same आली असती. quantity त्यांनी केली असती. no doubt हो मी agree होता त्याच्यावर.

अं अन कितीक नं तर COVID nineteen तर म्हणजे दोन हजार वीसच्या starting staring ला एकदम म्हणजे जानेवारी फेबमध्ये कोणी कोणी माणसाने घर घेतलं होत. Loan घेतलं होत. loan आता त्याचीच तर हा म्हणजे नवे नवे job ला लागले असणार. आन कोणी घर घेतलं असणार. त्या time ला तर कसं कसं कसं कसं झालं असणार. त्या Obvioously ते ते अं त्याला किती issue आला असणार. ठीक आहे. ते तर ठीक आहे. आप अं ठीक आहे लोकांसह सगळं technology पण आहे. तो ते लोक करून टाकणार. जे लोक रोज चा काम करून अं रोकडा घेतात आहे. त्यांचा काय झाला होता. ते तर ना भुके मरले होते. त्या मुळे जरा पण पैशानी काम करत आहेत, आणि रोज चा रोकडा घेऊन घर चालवत आहे.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 सकाळचे अं सहा सात वाजेपर्यंत लावा.

बरोबर! आता तर तुम्ही lockdown लावताय. पूर्ण लावलाय लावा काही issue नाही. Company ला सांगा, एक पण employee काढा नको. त्याची basic salary तर atleast त अं त्या worker ला दया. Worker ला तेवढा, हा. होत गेला होता. कारण कि माझ्या pappa चं पण company पण बंद झाला होता. lockdown वर. आम्हांला पण खूप त्रास झाला होता. नाहीतर हा तेच म्हणतोय ना, जे daily चे कामविणार राहणार म्हणजे अं कसे काय एक म्हणजे एक म्हणजे जो अं एक दिवसाचे एक दिवस कमवा. Phone नाही येत. ते phone पण नाही चालवता येत. माझ्या pappa ला ठीक आहे. आता आता मी तुम्हांला सांगतो. मी ना lockdown मधी ना, एक म्हणजे मी एक collection मध्ये होता. म्हणजे bank bank च्या collection मध्ये त मी एक customer शी गोष्ट करत होतो. okay Bank चं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही. because अं कसं राहत कि ते private राहते. तर त्याच्या मुळे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कोणची bank आहे ते. okay.

त तो माणूस हे ना lock lockdown च्या पहिले आहे ना almost अं तो तीन ते चार लाख रुपये महिने कमवत होता. okay मग जसं lockdown लागलं हे सगळं झालं. मग त्याला ते salary तो हे ना lockdown नंतर तो tuition घेऊन घेऊन घेऊन घेऊन खूपच दिवस काढत होता. सांगू शकतो ना मी. त्यो तो माणूस महिन्याचे कुठून तरी बारा हजार रुपये कमवत होता. मज~ मजुरी करून. आता तुम्ही विचार करा, ज्या माणसाची salary तीन ते चार लाख राहणार. ना आजच्या time ला तो अं बारा तेरा हजार कामविणार. तर त्याला काय वरतून government ने त्याच्या मुळे हे COVID nineteen मुळे GST वाढवून टाकली. हे अं सगळ्या म्हणजे कोणची पण काहीपण घ्यायला जा. सगळ्याच्या price वाढवून टाकल्या. त्या माणसाची काय हालत झाली असणार. बरोबर! हम्म! बरोबर. जसे पण lockdown तर काढले आहे. अं परत नको lockdown. परत नको COVID nineteen. हा! COVID nineteen परत नको मला पण. मला पण COVID nineteen नाही नको. But कसंय का तुम्ही lockdown लावताय. COVID nineteen च्या मुळे, तुम्ही लावा काही issue नाही आहे. But कसंय का तुम्ही at least कोणच्या worker ला company मधून काढा नको. आन दुसरं तिथं झाड हो नाहो काय अं तेच आता मोठी मोठी company काय करणार, IT company सारख्या सर्वांना घरी बसून काम देणार. work from home देणार

हा! मोठ्या मोठ्या company मोठ्या मोठ्या company वर म्हणजे अं घरून बसून काम केलं. But दुसरं कसं आहे. daily काय काही काम करणार म्हणजे रोजगार राहणार. म्हणजे एक दिवसाचे अं daily चे पैसे घेणार आहे.

काम करणार लोक workers लोक आहे. जे ज्यांना computer ना phone use करून नाही होत. म्हणजे ते काही त्यांची काय हालत होणार? ते पाहून तुम्ही lockdown लावा ना परत. government ला पण ते समजायला पाहिजे ना, का COVID nineteen येतंय तर चला मानलं. तर त्या time ला त्याला कोणी बघितलं अं बघायला गेलं होतं तर ते काय काय करताय? काही त्याला ते COVID nineteen मध्ये मी सांगू शकतो ना तुम्हांला. कोना एवढं गरीब लोकला हेना गरीब लोकला जे एक time चं असं पण नाही कि government ने आ मतलब अं काय बोलू मी आता. जसं कि अं actors लोकने पण सोनू सूद government

आता help पण नाही केलं government ने एक percent पण नाही केलं. lockdown वर. तेच तर! आता तुम्ही हे पाहू शकतात अं जसं कि, टाटानं पंधरा हजार अं करोड च काही ते करून दिलेलं.

आन नंतर आता तुम्ही IPL मध्ये एक माणू~ अं एक bowler होता. जसे की नोकिया का असं काही bowler चा नाव अं bowler चं नाव विसरला आहे मी. But त्यानं जेव्हा help केली ना, तेव्हा जाऊन इंडियाचे अं batsman हे cricketer नं help करायची start केली. Otherwise त्याचा कोण help नाही केली होती. काहून? त्या time जेव्हा जे foreigner foreigner येऊन अं काम काही donation करतात. नंतरच तुम्ही अं cricketer पण ते करू शकतात का? COVID nineteen हे तुम्ही इंडिया मध्ये राहता obviously

आहे आहे त्यांच्या कडे. नाही नाही तसं नाही. कितीक कितीक आहेत. आता रतन टाटा पहा. रतन टाटा रतन टाटा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

ठीके अन second अगोदरचं लोकांची help करत आहे. अं स्वतःकडेचं काहीपण नाय ठेवत जास्त. लोकांच्याकडे समर्पित करत आहे सर्वचं.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 तरी कितीक ला गरीब लोकांना किती help झाली त्याच्यामुळे. त्याला ऑक्सिजनचं नसतं भेटलं, त्या time ला.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 केलं कि, लोकांना किती त्रास होणार. सारे जे वस्तू बंद जाणार, खायला नाय, पियाला नाय, कायपण नाय तर लोकं कसं?

काम नाय पैसे नाय कायपण नाय तर कसं? दोन वर्ष. दोन वर्ष काय बोलू? दोन वर्ष काही कमीये का? गैर अरे मी सांगू शकतो ना, पाच महिने ना पाच महिने पाच महिने पण गैर जास्त झाले. पाच महिने पण एवढं जास्त lockdown लागलं म्हणजे.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

Lockdown मधी, lockdown मधी जे नाय pass होऊ सारखे सारखे पोरं पण अं कोणी कोणी पास झालेय. काऊन cheating करून. direct सांगतो मी. ते तर आहेच! Because कसंय का? ते हा! online exam वर काय teacher ला पण माहिती पडणार आहे का?